हेलोवर्ल्ड इन जावा ओन इक्लिप्स वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
इक्लिप्स द्वारे जावा मध्ये हेल्लो वर्ल्ड चा प्रोग्रॅम कसा लिहायचा ते पाहू
ह्यासाठी इक्लिप्स 370 आणि उबुंटू 1110 वापरणार आहोत
सिस्टम वर इक्लिप्स इन्स्टॉल असणे आवश्यक आहे
इक्लिप्स मध्ये फाईल बनवणे सेव्ह करून कार्यान्वित करणे माहित असायला हवे
नसल्यास संबंधित ट्युटोरियल आमच्या वेबसाईटवर पहा
जावा कोड मधील ही ओळHello वर्ल्ड हा मेसेज प्रिंट करेल
हे इक्लिप्स वर करू
Alt आणि एफ2 दाबा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
वर्कस्पेस मध्ये ओक क्लिक करा
हे इक्लिप्स इदे आहे
न्यू प्रोजेक्ट समाविष्ट करू
फाइल मधील न्यू वर क्लिक करून प्रोजेक्ट सिलेक्ट करा
प्रोजेक्ट च्या सूचीतून जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा
नेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्ट नामे मध्ये टाईप करा DemoProjectलक्षात ठेवा डेमो आणि प्रोजेक्ट मध्ये स्पेस नको डी आणि पी कॅपिटल लेटर्स मध्ये असले पाहिजे विझार्ड्स च्या उजव्या कोप यात खाली फिनिश वर क्लिक करा
डेमोप्रोजेक्ट बनले आहे
प्रोजेक्ट मध्ये न्यू क्लास समाविष्ट करू
डेमोप्रोजेक्ट वर राइट क्लिक करा
न्यू मधील क्लास सिलेक्ट करा
न्यू जावा क्लास पोर्टलेट उघडेल
क्लास नामे मध्ये टाईप करा डेमोप्रोग्राम आणि मेथॉड स्टब्स मधील पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन निवडा
विझार्ड च्या खालील उजव्या कोप यात फिनिश वर क्लिक करा
डेमोप्रोजेक्ट मध्ये सोर्स डायरेक्टरी आहे आणि डेमो programजावा ही फाईल आहे
Javaतील प्रत्येक घोषितclass त्याच नावाच्या स्वतंत्र फाईलमध्ये लिहिला जातो
क्लास डेमो प्रोग्राम हा डेमो programजावा या फाईलमधेच असेल
एडिटरसाठी जागा खूपच कमी असल्याने ते नीट दिसत नाही
पोर्टलेट मिनिमाइज करून घेऊ
आता एडिटर नीट दिसत आहे
लक्ष द्या या ओळीची सुरवात दोन स्लॅशेस ने होते म्हणजे ही कमेंट लाईन असून त्याचा codeशी संबंध नाही
ही ओळ काढून टाकू
त्याचप्रमाणे स्लॅश एस्टेरिस्क आणि एस्टेरिस्क स्लॅश या मधील सर्व काही देखील कमेंट आहे
ही देखील कमेंट काढून टाकु
आपल्याकडे कोड चा मुख्य साचा आहे
येथे प्रिंट स्टेटमेंट लिहू
सिस्टम
इक्लिप्स येथे सर्व पर्यायांची सूची देत आहे
येथे आपण कमांड मॅन्युअली टाईप करू
outप्रिंटलं कंसात कोट्स मध्ये हेलोवर्ल्ड टाईप करा
जावा मध्ये प्रत्येक स्टेटमेंट चा शेवट सेमिकोलॉन ने होतो
येथे सेमिकोलॉन देऊ
आपला हेलोवर्ल्ड प्रोग्रॅम पूर्ण झाला आहे
Ctrl स् दाबून सेव्ह करा
राइट क्लिक करून रन एएस मधील जावा एप्लिकेशन सिलेक्ट करा
कोड कार्यान्वित होईल
आउटपुट कन्सोल वर हेलोवर्ल्ड मेसेज असे दिसेल
वर्ल्ड च्या जागी जावा लिहा
Ctrl स् करून सेव करा आणि त्यास कार्यान्वित करा
हेल्लो जावा हा मेसेज दिसेल
कोड च्या प्रत्येक भागाचे कार्य पाहू
पहिल्या ओळीत डेमोप्रोग्राम हे क्लास नामे असून हा पब्लिक क्लास आहे
दुसरी ओळ मेन मेथॉड असल्याचे दाखवते
म्हणजे या मेथॉड पासून जावा कार्यान्वित होण्यास सुरूवात होते
हे प्रिंट स्टेटमेंट आहे
अशाप्रकारे आपण जावा मध्ये हेलोवर्ल्ड प्रोग्राम लिहिला आहे
आपण अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण जावा मध्ये हेलोवर्ल्ड प्रोग्राम लिहिला जावा codeच्या प्रत्येक भागाचे कार्य समजून घेतले
असाइनमेंट ग्रीट नावाचा जावा क्लास बनवून यशस्वीरित्या कार्यान्वित होणारा प्रोग्रॅम लिहा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
धन्यवाद